या फोटो मध्ये एक रस्ता दिसत आहे.

त्याच्या बाजूला एक गाडी उभी आहे आणखीन एक ऑटोरिक्षा दिसत आहे रिक्षाच्या आत मध्ये माणूस आहे.

या फोटोमध्ये एका कट्ट्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या बांधलेल्या आहेत.

बाजूला एक निळा रंगाचा पत्रा दिसत आहे त्यावरती एक खांब आहे.

भिंत आहे त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे छान चित्र काढलेले आहेत वरती पंखे लावलेले आहेत.

या फोटो मध्ये एक भला मोठा दरवाजा दिसत आहे खालच्या साईड ला काही माणसं बसलेली आहेत.

या फोटो मध्ये एक दरवाजा दिसत आहे दरवाज्याच्या वरती निळ्या रंगाची पट्टी लावली आहे.

या फोटोमध्ये इमारतीच्या खालची बाजू दिसत आहे.

या फोटो मध्ये बाल्कनी दिसत आहे एक टेबल फॅन दिसत आहे मोठमोठ्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत टेबला चा भाग दिसत आहे.

काही गाड्या दिसत आहेत मोटरसायकल उभ्या आहेत.

समोर भिंतीवरती घड्याळ लावलेलं आहे दोन पंखे दिसत आहे.

नर्सरी च्या आतमध्ये काळ्या रंगाच्या कुंड्या वरती लटकवलेल्या दिसत आहेत.

विविधभारती सेवा आकाशवाणी असे लिहिलेले आहे आत मधल्या साईट ला मोठमोठी झाडे आहेत.

वॉचमेन तिकडे उभी आहे आत मधल्या साईड ला एक माणूस आहे.

या फोटोमध्ये एक मैदान दिसत आहे लहान लहान मुले दिसत आहेत काही मोठी माणसे आहेत मोठ मोठी झाडे दिसत आहेत.

वरच्या साईड ला एक बोर्ड आहे त्यावर एसबीआय लिहिलेलं आहे बाजूला शिड्या आहेत.